हो हो बऱ्या आहेत बघा. आज आपण यात्रे विषयी पाच मिनटं बोलूया? फिरण्याबद्दल, यात्रेबद्दल हो ना? आता आम्ही मध्ये मध्ये पण कुठे फिरायला गेलतो लोणावळा वगैरे दोन दिवस ट्रिप केलेली.

वातावरण खूप छान आहे. तिकडे काही फोर्ट्स वगैरे आहेत बघण्यासारखे. हिस्टोरिकल फोर्ट आहे. आणि काही किल्ले आहेत. डोंगराळ प्रदेश आहे है ना.

आम्ही याला गेलतो रायगड. ओ वाव व्हेरी गुड. खूप छान खुप छान. रायगडला आय थिंक शिवाजींचा राज्याभिषेक झालेली जागा आहे.

ओ वाव. खूप छान खूप छान. काय आहे तिकडे अजून बघण्यासारखं?

हो आणि त्यांच्याविषयी माहिती.

त्यांच्या बायकांच्या काही जागा पण आहे वाटतं. है ना. छोटे तलाव वरती. मी असं मोबाईलमध्ये बघितलेलं. मी कधी गेले नाही. पण हा तुम्ही सांगताय तर उत्सुकता आहे भरपूर जाण्याची कधी .

खूप खूप छान आहे ना जागा तिकडे. माहिती आहे खूप. आणि खरंच जायलाच पाहिजे तशा ठिकाणी.

अजून फिरायला आवडतं तुम्हाला कुठे कुठे?

कुठे कुठे फिरून जर माणसांचं मन बदललं जातं. यात्रा अशा छोट्या छोट्या केल्याचं पाहिजे. आम्ही मध्ये नाशिक शिर्डी नाशिकची यात्रा केलेली दोन दिवसासाठी.

तिकडे खूप छान आहे. म्हणजे शिर्डी तर हर एक जण ओळखतो ना. साईबाबाबांचं मंदिर आहे.

हो ऑल सगळे खूप लांबून लांबून लोकं येतात. आहे. हो है ना. हो. तुम्ही कधी गेलात?

अच्छा अच्छा. पण खूप छान जागा आहे. कधी नक्की जावा.

तिथून जवळच शनि शिंगणापूर पण आहे.

हो हो एकदम जवळच आहे जास्त लांब नाही. आणि तिथून ते आसपास नाशिक हि आहे. तिकडे ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर.

त्याच्यामधलं ज्योतिर्लिंग नाशिकमध्ये आहे. त्र्यम्बकेश्वर या नावाने ओळखलं जात.

खूप छान जागा आहे. खूप छान. आणि भरपूर काय रामायणामध्ये जे घडून गेलं अशा भरपूर गोष्टी आहेत त्याठिकाणी फिरून बघण्यासारख्या

हो हो शिर्डी नाशिक आम्ही विजापूरचीही एकदा यात्रा केलेली. विजापूरला हि एकदा गेलेलो तिकडे गोलघुमट आहे ना, तो प्रसिद्ध आहे.

हा ते याला महादेव शंकरच वगैरेच तिकडे? हा हा विजापूर साईडला ना विजापूर मध्ये गोलघुमट बोलतात ना. कर्नाटक भागामध्ये येत बघा ते.

कर्नाटक भागामध्ये येतं. पण खूपुस खूपच छान जागा आहे.

आणि एकदा असं वरती जाऊन घुमट मध्ये एकदा जाऊन आपण ओरडू ना तर आपलाच आपल्याला आवाज

हा सात वेळा तो आवाज आपल्याला ऐकायला रिटर्न येतो.

आणि खूपच छान बांधकाम केलेलं आहे त्या गोलघुमटच. खूपच सुंदर. बघून मन प्रसन्न होतं.

मला अशा जागा खूप आवडतात. फिरण्याचा मला खूप आनंद मिळतो. मला फिरायला खूप आवडतं. हो ना मन पण जरा हे होतं ना चेंज होतं .

बरोबर. आम्ही मधे आमच्या मैत्रिणींसोबत कुठे फोर्टला गेलेलो. एक सोंडाई फोर्ट म्हणून आहे मुंबई मधे कर्जत या ठिकाणी. है ना हा. तुम्ही कधी गेलात का?

आणि स्पेशली ट्रॅकिंगसाठी ओळखलं जातं ते. हा मस्त मजा येते. हो. थोडं हे आहे. हार्ड आहे चढायचं पण मजा येते.

आणि पावसामध्ये वगैरे पाय स्लिप होण्याची पण भीती असते. हो चिखल वगैरे असतो. बरो बर बरो बर. आणि आजकाल थंडीच्या दिवसामध्ये जागोजागी यात्रा भरत आहेत.

आमच्या गावची यात्रा आहे आता डिसेंबर मधे. अरे वा सतरा दिवस. पंधरा दिवस वा खूप छान.

हम्म. दरवर्षी असते. आता चालू झाल्या.

नाही नाही. आता पुढच्या वर्षी बघू. अच्छा अच्छा. नक्की पण नक्की टाइम काढून जायला पाहिजे. अच्छा अच्छा मुलांचे पेपर आलेत का तुमच्या जवळ. मुलांचे आता एक्झाम वगैरे आहेत ना. हा

अच्छा त्यासाठी बट जायला पाहिजे असा चान्स नाही सोडायचा.

मी खूप मिस करते माझ्या गावची यात्रा. कारण कि लग्न झाल्यानंतर मुंबईला दिलं.

गावीच राहिले सगळे. हसून पण आम्ही भेटतो वर्षातून. हम्म आणि यात्रा पण अशी येते ना मधेच . सुट्टीच्या याच्यात येत नाही ना . हा ना. हो ना. थंडीच्या दिवसांमध्ये असतात यात्रा.

थँक यु सो मच निलमताई थँक यु सो मच. बाय टेक केअर बाय गॉड ब्लेस यु बाय बाय.